बाजूला भिंत दिसत आहे भिंतीवर एक वॉलपेपर लावलेला दिसत आहे.

बाजूला एक काचेचा दरवाजा दिसत आहे वर एक लाइट दिसत आहे.

समोर एक इमारत दिसत आहे इमारत खुप उंच दिसत आहे त्यावर काही पोस्टर लावलेले दिसत आहे समोर खिडक्या दिसत आहेत.

बाजूला एक छोटेसे झाड दिसत आहे समोर लाइट दिसत आहे.

समोर एक मोठे झाड दिसत आहे वर आकाश दिसत आहेआकाशाचा रंग गडद--

समोर तीन शेरवाण्या दिसत आहेत एक लाल कारपेट दिसत आहे वर एक--

समोर एक मोठे झाड दिसत आहे दोन पोल दिसत आहे बाजूला एक नारळाचे झाड दिसत आहे.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

समोर विजेचे पोल दिसत आहे एक टॉवर दिसत आहे एक गेट दिसत आहे गेट लोखंडाचे बनलेले दिसत आहे वर--

पालखी वर एक झालर टाकलेली दिसत आहे बाजूला एक समई दिसत आहे.

बाजूला एक कंपाऊंड दिसत आहे बाजुला नारळाची झाडे दिसत आहे वर आकाश दिसत आहे घराच्या समोर एक व्हरांडा दिसत आहे.

समोर एक समुद्र दिसत अय समुद्राला एक किनारा दिसत अय किनाऱ्या वर एक बिल्डिंग दिसत आहे बाजूला हिरवी झाडे दिसत आहेत वर आकाश दिसत आहे.

भिंत वाटत आहे त्याला काळा कलर दिसत आहे.

काही ढगाळलेले वातावरण दिसत आहे.

एका माणसाच्या हातात एक अगरबती दिसत आहेतत्यांनी दोनी हात आपले जोडलेले आहेत.

समोर एक पालखी दिसत आहे त्याला फुलांच्या माळांनी सजवलेले दिसत आहे वर एक घंटा दिसत आहे.

समोर एक हॉल दिसत आहे हॉल ला दोन खांब दिसत आहे एक व्हरांडा दिसत आहे त्यावर--

त्याच्यावर एक आकाश दिसत आहे बाजूला झाड दिसत आहे समोर विजेच्या तारा दिसत आहे समोर नारळाचे झाड दिसत आहे बाजूला कंपाऊंड दिसत--

समोर एक बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंग खुप उंच दिसत आहे बिल्डिंगला पांढरा रंग दिसत आहे एक काचा ची खिडकी दिसत आहे खाली --

फिट केलेली दिसत आहेत समोर पायऱ्या दिसत आहेत पायऱ्यांच बाजूला काही लोक उभे आहे.

गेट दिसत आहे गेट ला निळा रंग दिसत आहे त्यावर गोल रंगाने राऊंड केलेला दिसत आहे.

दोन साइड ने दोन झाडे दिसत आहे वर आकाश दिसत आहे बाजूला माती दिसत आहे.